ही काहीशी पेंटिंग्स आहेत. जाण्यायेण्याचे रस्ते आहेत. मोकळी जागा आहे. अह काही खिडकी वगैरे आहे. जाण्यायेण्यासाठी रस्ते आहे. पेंटिंग लोकरा पासून बनवलेले आहे. लोकरच्या दोरापासुन आजुबाजुने रस्ते आहेत.

हे एक ब्रांडेड वॉटर रिसेशन वेल म्हणून लावलेल आहे जाण्या-येण्याचे रस्ते आहेत बोर लावलेल आहे छोट गमल्यानमध्ये झाड आहे जाण्या-येण्याचे रस्ते आहेत एक घर आहे वाटत.

आ प्लाट्फोर्म्स आहे हे बाहेर गाड्या वगेरे आहेत एक गेट आहे आतमध्ये एक कचराकुंडी आहे जाण्या-येणाची रस्ता खूपसारे लोक आहेत.

घर आहे घराकडे जाण्या-येण्याचा रस्ता आहे एक गोल्डन जिम म्हणून लिहलेल आहे. वरती ब्लैक कलर ची पाण्याचे टाक्या आहेत खूप सार्‍या खिडक्या वगैरा आहेत गाड्या वगैरे लावला आहे जाण्या-येण्याची रस्ता आहे. बाजूला घर वगैरे आहे जाण्या-येण्यासाठी रस्ते पण आहेत.